पण काही लोक असे असतात की जे त्यांच्याकडून double व्याज घेतात त्यांच म्हणजे मुलाच्या शिक्षणासाठी देखील त्यांनी पैसा मागितला तरी देखील देतात आणि बघ ना ज्याचं एखाद्याची गरीब परिस्थिती असेल आणि तो शिक्षणासाठी पैसा मागत असेल तर त्याला पैसा देता वेळेस नाही बोलतात आणि तेव्हा त्यांचा माझा काही job ला लागतो तो सगळ्यात अगोदर समोरही घेतात. अरे तुला सांगू का म्हणजे आह म्हणजे काय असतं माहित आहे का ज्यावेळेस आपण हे बघा दान दिल्याने किंवा दिल्याने माणसाकडे काहीच कमी पडत नाही हे बघ आता नदीचे पाणी आहे जर जर एखाद्या तहान लागली त्याच्यातल पाणी नदीतल पाणी एका माणसाने पिलं तर काय नदीतल पाणी आटत नसते.

देऊ ना उलट वरचा आपल्याला त्याच्या पेक्षा जास्त म्हणजे तशा type मध्ये म्हणजे आपण दान केलं तर आपल्याकडे कुठे ना कुठे येत असतं नदीतलं पाणी प्यायल्याने एक्का दोन माणसं तिथलं पाणी काय आटत नाही. हो आणि प्रत्येकाच्या लाईफ मध्ये असं कोणी ना कोणी असायचे मुलगी वाईट विचार करत कोणी चांगला विचार करत कोणी समजून म्हणजे व्यवस्थित सांगत कोणी चुकीच्या मार्गाने मिळतात भोजपुरी गाना सपना आपल्या हातात असत ना कोणत्या वेळी काय घ्यायचं हो बरोबर आपल्या आयुष्यामध्ये काही अशीही व्यक्ती येतात कि ते आपल्याला मुद्दाम म्हणून वाईट मार्गाला नेण्याचा प्रयत्न करत असतात. पण असं वाईट मार्गाला कोणी यावं व कोणी जायला नाही पाहिजे आणि कोणाला यायला नाही पाहिजे वाईट व्यसन वगैरे करायला लावायला नाही पाहिजे. कारण त्याचे परिणाम आपल्यावर कुठं ना कुठं आपल्यावर होत असतात आणि हे हे खरच खूप चुकीच आहे आणि जे असं निस्वार्थीपणे वागते ना त्याच्या सोबत चांगले होत असतात आणि जे कपट वगैरे मनामध्ये ठेवून वागत ना त्याचे परिणाम त्याला कुठे ना कुठे भोगावेच लागतील जसं की अस शालेय जीवन असलं तेव्हा किंवा मग कॉलेजच्या life मध्ये

असं व्यवस्थित राहिला पाहिजे म्हणजे असं कोणा विषयी वाईट चितायला नाही पाहिजे आणि कोणाविषयी असे वाईट विचार नाही करायला पाहिजे लोकांसाठी जर आपण चांगलं करू तर आपल्यासाठी पण सगळं काही चांगलंच भेटणार असंत.

खूप नावं ठेवत असतात लोक हा विचार नाही करत की जेव्हा ते एक ते एक बोट लोकांकडे करतात तेव्हा चार बोटे त्यांच्याकडे आलेल्या असतात हो बरोबर आहे आपण असं एखाद्याचं आपलं एक शब्द सुद्धा एखाद्याचं आयुष्य बदलू शकतो माहिती आहे का.

म्हणून आपण नाही का कधीच आपले बोल जे आहेत आपली वाणी जी आहे ती चांगली ठेवायला पाहिजे. हो आणि लोकांविषयी तर चांगल्याच भावना मनामध्ये ठेवायला पाहिजे. जिथं लोक म्हणजे एखादी म्हणतात ना तो माझ्यासोबत असा वागला पण आपण देखील असं नाही करायला पाहिजे की तू माझ्या सोबत असा वागला म्हणजे आपण देखील त्याच्यासोबत तसंच करायचं कारण त्याच्यामध्ये आणि आपल्या मध्ये काय फरक राहत नाही ना बरोबर आहे माणसाने नेहमी म्हणजे कोणी कसेही वागू आपण चांगलं वागायला पाहिजे. हम्म हम्म अह अह आज आपण एका movie वर बोलूयात तर त्या,

बर बर तू आत्तापर्यंत कोणते कोणते पाहिलेस सांगू शकतेस का मला? म्हणजे recently मी ना जब वी मेट we met आहे ना movie करीना कपूर आणि शाहिद कपूर चा. ते बघितलंय. हो का खूप छान आहे मी पण पाहिलाय पण मी आता म्हणजे असं recently पाहिला नाहीए तो movie मी तो movie पाहिलाय बघ जेव्हा तो नवीन आला होता तेव्हा पहिला होता तर मला खूप आवडला होता. आवड्तेचा movie आहे म्हणून मी परत एकदा बघले परवाच्या दिवशी. होय का हो हो हा.

हो का हा हा त्यांची दोघांची पण जोडी म्हणजे मोठ्या पडद्यावर खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे लोकांसमोर ती आलेली आहे आणि ती सगळ्यांना ती जोडी आवडते जस कि, अजय देवगण काजल सगळ्यांना आवडतात. अह जशा पद्धतीचं म्हणजे अह म्हणजे सलमान खान ऐश्वर्या रॉय ला बघायला लोकांना म्हणजे म्हणजे मोठ्या पडद्यावर बघायला आवडते तशा पद्धतीचं करीना कपूर आणि, शाहिद कपूर ला पण लोकांनी तेव्हा पाहिलं त्यांना ती जोडी आवडली आणि आता त्या त्या लोकांना आतुरता पण आहे कि ती जोडी पुन्हा एकदा कोणत्या ना कोणत्या चित्रपटा मध्ये यावं सगळ्या . हम्म तुझा काय अनुभव आहे जब वी मेट म्हणजे चित्रपटाबद्दल. त्याच्यातले गीत लय आवडते म्हणजे ते कशी बिनधास्त रहाते. एकदम मस्त.

ती आपल्या मनात करते म्हणजे खुश रहाते म्हणजे tension without tension म्हणजे happy रहाते ते आवडते तीच म्हणजे खुश होऊन माणूस ते movie बघितल्यावर. हा अगदी बरोबर आहे चा स्वभाव एकदम नटखट दाखवलेला आहे. आणि तिचा म्हणजे तिच्या मुळेच आवडते movie आणि त्याच्यातले गाणे पण छान आहेत. हो हो अगदी अगदी बरोबर आहे गाणी पण खूप छान आहे त्याच्यामधले आणि तिचा स्वभाव जे आहे ते एकदम बिनधास्त आहे नटखट आहे म्हणजे तिला जे आवडते ते करते तू आता थोड्या वेळा पूर्वी म्हणालीस कि तिला जे आवडत ते करत. आणि प्रत्येक मुलीला असं वाटत कि आपल्याला जे आवडत ते आपण जगावं करावं आणि जीत एकदम म्हणजे त्या movie मध्ये perfect आहे. आणि करीना कपूर ला पण तो role खूप म्हणजे suit झालेला आहे. बरोबर आहे ना? हम्म अजून काय काय आवडत तुला त्या movie मध्ये? सुरुवाती पासून सांग ना त्यातली story तुला काही थोडी फार माहिती असेल तर. आपण दोघी पण म्हणजे मी पण सांगेल तुला कि नेमकं मला काय आवडत.

Tension घेईना कशाचं पण. हा हा हा बरोबर आहे म्हणजे ते मध्ये तीन म्हणजे जास्त बिनधास्त रहाते future च काही tension घेत नाही. ते जास्त आवडत. हा हा बरोबर आहे बरोबर आहे हो हो हो. अह म्हणजे ती तिला असं बोलायची खूप आवड आहे आणि मला असं वाटत कि जे, कि जे लोक असं नटखट पणे बोलतात किंवा एकदम दिलखुलास पणे बोलतात ते त्यांचं व्यक्तिमत्व खूप वेगळं असते म्हणजे ते खूप life enjoy करतात. म्हणजे जीवन खूप चांगल्या पद्धतीने जगतात आणि जे मनातल्या मनात त्याला म्हणजे बोलतात किंवा मला वाटत कि त्यांचं व्यक्तिमत्व तेवढं खुलून दिसत नाही. ती बोलतीये म्हणून सगळ्यांना आवडत आणि तुला आठवते का तुला आठवते का? त्या movie मध्ये जेव्हा म्हणजे तिच्या train miss होतात एक झालं कि एक train एक झालं कि एक train miss होतात. तेव्हा ते एक ते जर आपण कधी जर तू किंवा मी असं जर आपण train ने कधी प्रवास केला. तर आपल्याला पण त्या ती गोष्ट विचार करून हि कधी कधी भीती वाटते संध्याकाळच्या वेळेला प्रवास केला तर म्हणजे किती अह म्हणजे भयानक आहे ते situation ते वातावरण तिथलं म्हणजे सगळं कोणीच नाहीए त्या ठिकाणी. एकदम शांत ते मध्ये train चालल्यात किंवा एक मुलगी आहे ती. आणि train ची वाट बघत बसली.

बोल ना. एकच minute. म्हणजे safety पण matter करते girls साठी. हो अगदी बरोबर आहे. जर तिने train miss केली नसली तर तिला आदित्य भेटत नव्हता ना. हा हा हा बरोबर आहे ते पण एकदम बरोबर point आहे. ते तिला आदित्य भेटला नसता. तिला ते lessons भेटत नव्हते शिकायला भेटत नव्हतं जेव्हा ती मनालीला जाते मग तिथे शिकते ना ती. कस रहायचं काय नाही family पासून दूर रहाते ना months. changes

शांत होऊन जाते थोडे problems कस face करायचं मग ती करते face म्हणून तर आदित्य येते मग त्याने तिला return घेऊन जाते घरी. अह हो हो बरोबर आहे. म्हणजे तिने आधी जास्त बिनधास्त रहाते खुश रहाते मग नंतर काही phases येतात तिच्या life मध्ये मग तिला आणखी silent mode वर जाते. मग ते आदित्य आल्यावर मग आणखी तेच तीच जस स्वभाव रहाते पहिल्यांदा तशीच behave करते ती. हम्म हम्म बरोबर आहे बरोबर आहे तीच तुला आठवतंय का ती म्हणजे आदित्य म्हणजे train miss झाल्याच्या नंतर आदित्य पण भेटतो तिला भेटल्याचा नंतर मग दोघे म्हणजे एखाद रहाण्यासाठी ठिकाण बघायला जातात. एक ठिकाण ठिकाण बघायला जातात ती एका hotel मध्ये जातात पण ते hotel म्हणजे चांगले नसते म्हणजे मुलींसाठी secure नसते hotel तुला ते आठवते का अह म्हणजे कुठली घटना जी आहे बघ,

Hotel मध्ये जातात रहातात. ते पोलिस येतात मग ते hotel बरोबर राहीना ना.

हो हो छापा पडते त्या hotel वरती. तर मला ह्या मधून असं सांगावस वाटत तुला आत्ता आवर्जून कारण तू पण एक मुलगी आहेस मी पण एक मुलगी आहे तर आपण कधी पण जेव्हा आपण बाहेर जातो. तर आपलं पहिल्यांदा आपली security बघणं म्हणजे आपल आपण आपली काळजी घेणं खूप गरजेचं आहे आपण directly कोणावर आपल्याला जर unknown person भेटला,

तर कोणी म्हंटल कि म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा घटना येत असतात पण विश्वास टाकायचं नाही. इतरांवरती लवकर. हो बरोबर आहे तुझं पण सगळे लोक तसे राहीनात ना पण ते. Movie मध्ये एक रहाते आणि reality मध्ये दुसरं रहात. Movie मध्ये तर छान च दाखवतात सगळं पण real real मध्ये तशे राहीनात लोक खराब रहातात पण आदित्य थोडी ना भेटलं. real मध्ये तर, का राहिना पण real मध्ये म्हणजे train मध्ये जे news मध्ये पण दाखवतात ना train मध्ये मुली travel करता वेळेस हि एक घटना झाली ते झालं असं न तस. दाखवतात ना news मध्ये safety बी हो हो बरोबर आहे train मध्ये तर ह्या अशा खूप घटना होतात म्हणजे movie प्रत्येक चित्रपटामध्ये आपल्याला एक train पाहायला मिळते जस कि, अह DDLJ मध्ये आहे म्हणजे अशा बऱ्या म्हणजे train चा प्रवास खूप दाखवलेला आहे आजपर्यंतच्या चित्रपटामध्ये.

आणि जेव्हा ती जाते ना ते TC कड म्हणजे ज्या office मध्ये ती म्हणजे train train वाल्याला call करा असं कायतरी म्हणते तेव्हा ते पण तिला एकटी आहेस? असं न तस ते वेगळंच बोलते तिला थोडं आणि ते लोक पण तिच्या आजूबाजूला थांबतात. ते थोडं बरोबर वाटलं नाही त्या movie मध्ये.

हो हो हो बरोबर आहे जे TC कडे जेव्हा ती office मध्ये train च time किंवा next train कधीची किंवा जेव्हा ती बघायला जाते तेव्हा मात्र कि नाही, म्हणजे तिथला office मधला पण व्यक्ती म्हणतो कि अह म्हणजे असं तिला असं म्हणतो म्हणजे लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन हि आहे कि लोक आपला स्वतःचा दृष्टिकोन बघत नाहीत पण, दुसऱ्यांकडं मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन आज हि समाजामध्ये दोन आहे कारण त्यांना वाटत कि मुलींनी चांगले कपडे जर म्हणजे shorts कपडे घातले किंवा मुलींनी म्हणजे खूप चांगले, चांगल्या पद्धतीने make up वैगरे करून राहील किंवा अह थोडस sleeveless चे कपडे घातले तर लोकांना असं वाटत कि ती जाणीव पूर्वक लोकांना पुढच्याला आमंत्रण देत आहे कि म्हणजे, कि म्हणजे आमंत्रण देत आहे ती असं बोल म्हणजे लोकांना असं वाटत.

पण ते लोकांचं mentality change होईना आणि ते वेगळंच नजरीयेने बघतात. अगदी बरोबर आहे, त्याच्यामुळेच आपल्याला म्हणजे जर असं बाहेर पडणं जरुरी आहे आपल्याला स्वतःच अस्तित्व निर्माण करणं जरुरी आहे, या movie मधून कारण कारण मित कशी खूप अल्लड दाखवलेली आहे.

अह तिला असं तेवढं तेवढं म्हणजे जे म्हणजे जे शांत रहातात ज्या लोकं जे शांत लोक रहातात त्यांना लोक जेवढं भावतात तेवढ तिला देत नाहीत. ती नंतर मग स्वतः खूप proof करते स्वतःला म्हणजे जाते बाहेर स्वतःच स्वतः काम करते, नऊ महिने ती घराच्या बाहेर रहाते आणि अह ह्यांच्यातून ह्या movie मध्ये हे पण सांगितलेलं आहे कि गीत म्हणजे विश्वास,

विश्वास अह विश्वास हा ठेवणं अह म्हणजे तेवढा, विश्वास पण एकदम कोणावर परखल्याशिवाय विश्वास करू नये. कारण गीत ने त्या तिच्या मित्रांसोबत विश्वास ठेवली पण त्याने तिचा विश्वास घात केला. त्यामुले त्याच्या नंतर आपण त्या movie मध्ये म्हणजे picture मध्ये पाहिलेलेच आहे कि आपण नंतर तिला साथ देत नाही तिला एकटीला सोडतो पण एक म्हणजे तिच्या साठी अनोळखी असतो आदित्य पण तो nature ला चांगला नसतो तिला साथ देतो. म्हणून आपण म्हणजे समोरच्या व्यक्तीला पारखून आपण त्याच्या वर विश्वास टाकावा मला असं वाटत.

पण ती आधी आधी अंशुमन असते ना त्याच्या वर जास्त trust करते ती.

मग ती अगदी बरोबर आहे पण तिला आदित्यच, म्हणजे आदित्य बद्दल म्हणजे आदित्य ला ती आवडते ती कलनाचं तिला last पर्यंत मग,

केल्यावर मग तिला मग realize होते मग तिथं जाऊन मग त्या आदित्य ला हो म्हणते.

आपल्याला पटकन आपण त्याच्या वरच्या वरची जी personality आहे जे वरच व्यक्तिमत्व आहे त्याला आपण जास्त लवकर भाळता. हो. आणि आदित्य पण छानच राहते पण त्याला जास्त बोलणार मग नंतर नंतर गीत सोबत राहून मग जास्त मग तीच स्वभाव ते बघून मग त्याने पण तेच तयार होते मग तिच्यासारखाच behave करते. तुला काय वाटत जे अह तुला काय वाटत कि म्हणजे जे हि आहे बघ तीच नाव काय गीत आहे, जे म्हणजे रात्री ती आपल्या घरातून अंशुमन साठी पळून जाते तर तुला काय वाटत ते योग्य आहे का? तुझं मत काय आहे त्याच्यावरती?

आणि सगळे नाव ठेवतात मग तिचे parents परेशान आणि ती त्या अंशुमन साठी जाते ना. निघून आणि तिकडे गेल्यावर ते पण तिला दुखावते मग तिचे घरचे परेशान. तिला सांगून करायला पाहिजे होत म्हणजे अंशुमन आवडते मला असं सगळ्याच permission घेऊन लग्न करत मी त्याच्यासोबत असं म्हणायला पाहिजे होत.

अह एकतर आपली family परेशान असते एकतर आपले नातेवाईक परेशान असतात, नातेवाईक परेशान राहत नाहीत पण नाव बोट ठेवायला एक number चे असतात म्हणजे torcher करायला आपल्या family ला. परत आपण घेतलेला निर्णय कधी कधी चुकू पण शकतो कधी कधी बरोबर पण बरोबर पण राहू शकतो. कधी कधी आपण डोक्याने म्हणजे निर्णय घेतो कधी कधी आपण हृदयाने निर्णय घेतो तर म्हणजे, पण ती जे गीत करते संध्याकाळी घरातून लपून निघून जाते तर त्याच्या नंतर त्याचे आई वडील किती परेशान होतात त्यांची तिची family परेशान होते.

Real मध्ये पण तसेच,

हम्म हम्म बरोबर आहे म्हणजे आता आपण बघतोच आजूबाजूला.

हम्म बरोबर आहे बरोबर आहे mobile चा वापर पण खूप जास्त वाढलेला आहे. जास्त इंस्टाग्राम, फेसबुक ते negativity पसरली इकडं तिकडं. ते जास्त effect व्हायलंय brain वर मग ते खराब व्हायलंय youth इकडं तिकडं. ते movies ची पण आहे बर.

अह म्हणजे वेगवेगळे website आलेले आहेत त्याच्यावर आपण सहज picture पाहू शकतो लहान लेकरं पण पाहतात मोठे व्यक्ती पण पाहतात सगळेच पाहतात तर, अह सगळं social media वर available आहे त्याच्यामुळे पण खूप मोठा दुष्परिणाम आपल्या सगळया लोकांवर होताना दिसत आहे youth वर होताना दिसत आहे.

आणि जास्त लहान लेकरांवर effect व्हायलंय. ते लहान लेकरं पण इंस्टाग्राम reels ते movies चे dialogues ते कबीर सिंग movie आल्ती ना picture. त्यावर लय म्हणजे ते acting करू लागले अह reels वर टिक टौक वर ते लहान लहान लेकरांवर पण तेच परिणाम व्हायला लागलेत ते movies च्या dialogues मधनं अभ्यास कमी mobile. वर जास्त. हम्म हो हो एकदम बरोबर बोलत आहेस राजश्री तू कारण असं होत आहे बघ आणि गीत च्या गीतच्या picture मध्ये पण म्हणजे आपल्याला जब वी मेट मध्ये पण हे सांगतात कि म्हणजे, Family च्या विरोधात जाऊन करू नका कारण family एक आपला support system असते. हो, पण ज्याची family freely रहाते आणि छान रहाते loving. गीत मध्ये बालिशपणा जास्त रहाते म्हणून ती तशी behave करत रहाते. हम्म हम्म बरोबर आहे तिच्यामध्ये बालिशपणा असते पण family म्हणजे म्हणजे विचाराने परिपकव दाखवलेली आहे तिने जर अगोदरच विचार करून जर हा निर्णय घेतला असता तर तिला नंतर नऊ महिने पश्चाताप करण्याची वेळ आली नसती. तिने स्वतःच्या मनावरती बालिशपणा मुले आणि हट्टीपणामुळे हा निर्णय घेते म्हणून तिला,

जास्त त्या तिला म्हणजे तीच तिला life खूप hard जाते आणि तिला इतरांना तोंड पण दाखवावं वाटत नाही. बालिशपणा जास्त रहाते तिच्यात. आणि ती त्याच्यामुळे तर problem face करते ना ती अह nine months. मग परत तेच. हो हो हो बरोबर आहे. हम्म हम्म हम्म बोरबर आहे तुला ending कशी वाटली picture ची ending? Ending छान आहे पण ते, हम्म हम्म हम्म अह ती म्हणते ना जर तू नसला असलास तर अंशुमन च म्हणजे त्याच काय तरी म्हणते बघ म्हणजे त्याच.

हम्म हम्म हम्म भेटलं मला तुझ्यामुळे असं त्या आदित्य ला आदित्य ला म्हणते ना अंशुमन ला करत कळत नव्हती मला असं न तस last ला असं. त्याच्यामध्ये पण तिने positive गोष्टच घेतली कि म्हणजे म्हणजे म्हणजे तिने हे त्यामध्ये घेते म्हणजे आपल्याला पण आयुष्यामध्ये हि गोष्ट कळायला पाहिजे कि कोणाला कोसला नाही पाहिजे कि तुझ्यामुळे झालं तुझ्यामुळे झालं. तुझ्यामुळे पण माझं काही तरी चांगलं झालं तिने हे घेत आणि पुढे जीवनाला सुरुवात करते.

पहिल्यांदा बघितलं तेव्हा असं वाटलं होत मला तुमच्या दोघंच, कारण मोठे लोक अनुभवी असतात म्हणजे ते पहिल्याच नजरेत सांगतात कि दोघे म्हणजे ह्या दोघंच आहे. प्रेम करतात एकमेकांना. हा हा हा, नाही नाही हो. entertaining पण आहे खूप म्हणजे सकारात्मक पण आहे. आणि मुलींसाठी सगळ्या मुलींनी पाहिलं तरी एक त्याच्या मध्ये ख़ुशी पण भेटते आनंद हि आहे शिकायला हि खूप काही भेटत या picture मधून हा तर खरंच खूप छान आहे movie तर,

हा हा हा, चल मग राजश्री छान वाटलं बोलून बोलूयात नंतर bye. ठीक आहे.

हाय आकांक्षा

काही नाही ग पानी सुटलय पानी पानी भारत होती. आग बी तुला काय सांगू इकड पंधरा दिवस झाल पंधरा दिवस झाल पानी नाही आहे मिन आलं नाही पानी हो इकड सुटे बघ पाचव्या दिवशी सुटतय

हा म्हणजे ग्रामीण भाग कडे ते शेती वागेरे हिरव थोडस असल्यामूळ म्हणजे पाऊस सची टंचाई असल्या आणि तुला माहिती आहे ना रोयान्याला पण जास्त पानी नाही कारण की उन्हाळ्यामुळ सगळ पानी आटले ह आणि आता कस जे पावसाळा अलाय फक्त पावसाळा आला नाही म्हणजे आता येते म्हणते सात जून ला

आग पण म्हणतात यावर्षी पाऊसच नाही आहे

अं न news ला आईकल i think मी

जस गेल्या वर्षी पाऊस झाला का तसा या वर्षी नाही पण गेल्या वर्षी कीती छान पाऊस झाला म्हणजे नुकसान झाल ते म्हणतात ना ओला दुष्काळ असा होता गेल्या वर्षी